अअ इमारत पूर्ण काचेची आहे मोठ्या खिडक्या आहेत.

बऱ्याच इमारती आहेत एका इमारतीचं काम चालू आहे बाजूला एक गाडी उभी आहे बाजूला अ चालण्यासाठी अ मोठ्ठ वाहनतळ आहे आणि एक रस्ता पण आहे.